हा हा ठेव ताई ठेव.

कुठं आहे मर्दा hostel वर आणि कुठं! तुम्ही?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

हा हा हा काय जेवण-बिवणं झालं? जेवण व्हयं जेवण आताच केलं. तू?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

हम्म जिलेबी फाफडा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 हा मर्दा तसलं तसलं बाहेर पैसे देऊन खायला लागतंय.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

आणि अं काय असतंय आपला बटाटा असतोय चार पाच वेळेस आठ्वड्यातनं. आणि राजमा असतंय, छोले असत्यात.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 अं भटुरे कुठलं? पुरी देत्यात.

भटुरे द्यायचे राहिले, भटुरे दिले म्हणजे झालं.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

कुठलं पनीर असतंय कढई पनीर, मटर पनीर?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 हा तसलं व्हयं. असतंय?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 College काय म्हणते college मध्ये काय एवढं हे नाही मर्दा. शाळेत कसली मज्जा आहे ना तसली college मध्ये काय मज्जा येत नाही. शाळेत शाळेत तू कोल्हापूरला जात होतास ना? शाळेत ते कोल्हापूरला नाही सांगलीत होतो मी.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

माझं हाय मी कोल्हापूरचाचं हाय. पण ते कसं म माझं सांगलीच्या जवळ होतो मी.

अरे नाही रे जैसलमेर राजस्थानमध्ये आलं. मी कोल्हापूरला राहतो.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 CBSE होतं का state government?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

मोठया standard ची मज्जा असते. पण शाळेतली जी मज्जा असते ती वेगळीच होती रे.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

आणि तुझ्या शाळेच्या नाव काय होतं?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 शाळेचं नाव व्हयं? पोतदार इंटरनॅशल!

ऑबाबाबा मोठ्या शाळेत शिकलायेस मग. कुठलं मोठं मर्दा होतं तेवढ्यातल्या तेवढ्यात जरा budget मध्ये होतं म्हणून घातलं घरातल्यांनी.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

माझं अं मी state board. हा हा हा तिसरी पहिली. अंगणवाडी बालवाडी केलं बघ ह्यांच्यामध्ये नंतर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी.

मराठी कन्या व प्राथमिक शाळा व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 हा सातवीपर्यंत एक शाळेत होतो. सातवीनंतर शाळा बदलली.

नंतर भोसले हायस्कूलला गेलो.

हा आणि हे किती ते किती असणार तुमची शाळा? म्हणजे असं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 हा. म्हणजे असं तुमचं दुपारचंचं होतं व्हयं slot शाळेचं.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 बरं! आणि सातवी ते नववी? सातवी ते दहावी सकाळी सात ते दोन. सकाळी सात ते दोन व्हयं.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 मग सकाळी सात वाजता पोरं येणार नाही ना शाळेत. म्हणजे सात वाजता एकदम मग सकाळी सात वाजता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

सव्वा आठ ते कितीला कितीला? सव्वा आठला चालू होणार आणि सव्वा दोनला संपणार.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 ते सगळं त्या सव्वाआठ मध्येचं. सव्वा आठ नंतरन.

आहे किती दहा kilometer होती. अं मग येणं-जाणं scooter होती का?

School ची bus होती व्हयं? आमच्या घराच्या पाठीमागे शाळा होती. आमचा घराच्या पाठीमागे शाळा होती.

तसंच करत होतो. Sir म्हणजे homework ची वही जर विसरली का,

अजून काय करायचं homework ची वही विसरली. सरळ आणतो पाच minutes मध्ये म्हणायचं आणि गुडूप व्हायचं. यायचंच नाही. यायचंच नाही परत हा. काय शाळेत कसं सगळेच class करावे लागतात कि.

मग सकाळी सातला गेलं कि नंतर दुपारी दुपारी जरा जेवण केलं का झोप यायची. मग जेवायला कुठे घरातचं जाणार काय तू? हा कधी कधी काय झालं, पहिली ते पाचवीपर्यंत घरी जाऊ देत होते.

पाचवी पासनं ते सातवीपर्यंत,

काय झालं जा जाऊ देईना झाले.

मग डब्बा आणावा लागत होता. मग जर जायला लागले का दहा वाजता बघ काय होत होतं माहितीये का, सात वाजता, सात ते साडेसात असायची assembly.

नंतर पाऊण पाऊण तासाचे अं lecture असायचे.

साडे सात ते सव्वा आठ सव्वा आठ ते असं करत करत करत, दहा वाजून दहा minute ला break व्हायचा.

दहा वाजून दहा minute ला break झाला कि दहा ते दहा अर्ध्या तासाचा break असायचा आणि आणि आम्ही काय करायचो, जेवण करायला ground वर जायचो. हा सगळे असं गोल करून बसायचे व्हयं जेवायला. हा गोल करून बसायचं. जेवण करायचं दहा minute जेवण करायचं.

कुठं बुक्काबुक्की खेळ, कुठं कबड्डी खेळ, कुठं शिवनापाणी खेळ.

हम्म हा. आम्ही शाळेत असताना म्हणजे अं आमचं lunch असणार किती साडे दहा lunch होणार आमचं. मग तर मग त्यामुळे आम्ही मग सकाळी आम्ही class मध्ये जेवणारे सगळी आमचं जेवण भी असं bench वरन असतं रे. आम्ही bench वर असं बसायचं. असं म्हणजे थोडं मागं तोंड असं सगळीच पुढं तोंड करणार नाहीत. म्हणजे असं उलटं फिरणार, सगळी आणि मग असं ते writing pad वरती डब्बे-बिबे ठेवायची सगळीजण. आणि मग जेवायचो असं होणार. आमच्या वर्गातली पोरं चार पाच जण जास्त पोरी तसंच करायच्या. पोरं फक्त बाहेर जेवायचे. हा हा हा. नाही आमच्यात कसं ground वर जायचं असं allowed नव्हतं रे lunch time lunch break मध्ये ते त्यामुळे आम्हांला असं अं एकतर खाली म्हणजे असं वर्गात खाली बसायला देणार. पण मग खाली कसं ते मध्ये आणि तिथं अं bench ते ण असणार मग ते bench पण सगळं सरकवा आणि परत ते लावा. म्हणजे तेवढं आणि खाली जेवताना ते असं पडणार झडणार मग ते कोण सगळं असं साफ ते ण करणार दरवेळी. पुसायचं ते आणि रोज रोज बोलवा त्यांना. मग ते असं करण्यापेक्षा मग आम्ही असं सगळे bench वर चं बसून जेवणार रे. PT चा class होता ना तुमचा का नाही?

म्हणजे पहिली ते अं म्हणजे असं सहावी कि सातवीपर्यंत आठ्वड्यातनं एक काय दोन होती. मग त्यांनतर ना अं जसं जसं अं नववी आणि दहावी आली कि नै. मग त्यांनतर ना आठवी नववी दहावीला एकच तास असतोय PT चा. आणि मग एक PE म्हणून विषय होता physical education म्हणून.

त्याविषयी मध्ये पण आमचं कसं म्हणजे ते अं त्यात असं म्हणजे खेळायचं असतंय एक तास खेळायचं असणा. र पण कधी कधी sir त्याच theory शिकवणार, आणि कधी कधी खेळायला सोडणार रे. हम्म हा आम्हाला तर काय करायचं माहितीये का?